पर्लमधील दाता स्ट्रक्चर्स या पाठात स्वागत
या पाठात पर्लमधील डेटा स्ट्रक्चरबद्दल जाणून घेऊ
मी उबंटु लिनक्स 1204 ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि पर्ल 5142 वापरणार आहे
मी गेडीत हा टेक्स्ट एडिटर वापरणार आहे
तुम्ही तुमच्या आवडीचा टेक्स्ट एडिटर वापरू शकता
तुम्हाला पर्लमधील व्हेरिएबल्सचे प्राथमिक ज्ञान असावे
कॉमेंटस लूप्स आणि कंडिशनल स्टेटमेंटसचे ज्ञान अधिक फायद्याचे ठरेल
संबंधित पाठांसाठी स्पोकन ट्युटोरियल वेबसाईटला भेट द्या
पर्लमधे डेटा स्ट्रक्चरचे तीन प्रकार आहेत
स्केलर ऍरे आणि हॅश
यालाच असोसिएटीव्ह ऍरे म्हणतात
स्केलर ह्या टाईपचे डेटा स्ट्रक्चर कुठल्याही डेटा टाईपची व्हॅल्यू संचित करते
डेटा टाईप स्ट्रिंग नंबर डबल इत्यादी असू शकतो
हा ऍरे किंवा हॅशचा संदर्भ साठवू शकतो
पर्लमधील रेफरन्स बद्दल पुढील पाठांत जाणून घेऊ
स्केलर टाईपचे डेटा स्ट्रक्चर व्हेरिएबल घोषित करण्याएवढे सोपे आहे
count 12 सेमीकोलन string सिंगल कोटसमधे आय एएम स्केलर ओएफ टाइप स्ट्रिंग सेमीकोलन
आपण स्केलर वर पुढील क्रिया करू शकतो
त्याला व्हॅल्यू देणे एका स्केलरची व्हॅल्यू दुस याला देणे
नंबर टाईप असलेल्या स्केलर्सवर बेरीज वजाबाकी इत्यादी गणिती क्रिया करणे
स्ट्रिंग स्केलरवर कॉन्केटेनेशन substrइत्यादी स्ट्रिंग क्रिया करणे
आता स्केलर डेटा स्ट्रक्चरचे उदाहरण पाहू
टर्मिनलवर जाऊन टाईप करा गेडीत स्केलर्स डॉट पीएल स्पेस आणि एंटर दाबा
हे स्केलर्स डॉट पीएल ही फाईल गेडीत मधे उघडेल
स्क्रीनवर दिसत असलेला कोड टाईप करा
येथे स्केलर घोषित करून त्याला व्हॅल्यू दिलेली आह
ह्या काही गणिती क्रिया आहेत ज्या नंबर टाईपच्या स्केलरवर करता येऊ शकतात
ही स्ट्रिंग ऑपरेशन्स आहेत जी स्ट्रिंग टाईपच्या स्केलरवर करता येतात
सबस्ट्र हे पर्ल फंक्शन स्ट्रिंगचा भाग आऊटपुट म्हणून देते
येथे इंडेक्स 0 स्ट्रिंगची सुरूवात दाखवतो
म्हणजेच कुठल्याच अक्षरापासून स्ट्रिंग एक्स्ट्रॅक्ट करावयाचा ते सांगतो
आणि 11 ऑफसेट दर्शवते म्हणजेच आऊटपुटमधे कुठपर्यंत स्ट्रिंगची व्हॅल्यू हवी आहे
Ctrl स् दाबा
फाईल सेव्ह करा
टर्मिनलवर जाऊन पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करा
पर्ल स्केलर्स डॉट पीएल आणि एंटर दाबा
टर्मिनलवर हायलाईट केल्याप्रमाणे आऊटपुट दाखवले जाईल
आता पर्लमधील ऍरे डेटा स्ट्रक्चर पाहू
ऍरे म्हणजे एलिमेंटसची सूची
हे एलिमेंटस स्ट्रिंग नंबर इत्यादी असू शकतात
ह्याला एक इंडेक्स असतो जो ऍरेवर विविध क्रिया करताना वापरला जातो
इंडेक्स शून्याने सुरू होतो
इतर प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस प्रमाणे पर्लमधे ऍरेचा आकार किंवा लांबी आधी घोषित करण्याची गरज नसते
पर्लमधील ऍरे त्यातील घटक कमी केले किंवा वाढवले की लहान मोठा होतो
ऍरेचा सिन्टॅक्स असा आहे
अट ठे राते व्हेरिएबलनेम स्पेस इक्वॉल टीओ स्पेस कंसात कॉमाने वेगळी केलेली ऍरेच्या घटकांची यादी कंस पूर्ण सेमिकोलॉन आता ऍरे डेटा स्ट्रक्चरचे उदाहरण पाहू
टर्मिनलवर जाऊन टाईप करा गेडीत पर्लरे डॉट पीएल स्पेस आणि एंटर दाबा
हे गेडीत मधे पर्लरे डॉट पीएल ही फाईल उघडेल
स्क्रीनवर दिसत असलेला कोड टाईप करा
हा नंबर टाईपचे घटक असलेला नंबर ऍरे आहे
हा स्ट्रिंग टाईपचे घटक असलेला स्ट्रिंग ऍरे आहे
ह्या ऍरे मधे नंबर आणि स्ट्रिंग ह्या दोन्ही टाईपचे घटक आहेत
हे उदाहरण पर्लमधील विविध प्रकारचे ऍरे दाखवते
पर्लमधे अशाप्रकारे ऍरे प्रिंट केले जातात
Ctrl स् दाबा
फाईल सेव्ह करा
टर्मिनलवर जाऊन पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा पर्ल पर्लरे डॉट पीएल आणि एंटर दाबा
टर्मिनलवर असे आऊटपुट दिसेल
आता पर्लमधील हॅश डेटा स्ट्रक्चर पाहू
हॅशला असोसिएटिव्ह ऍरेही म्हणतात
हे एक के वॅल्यू पेअर दाता स्ट्रक्चर आहे हॅश मधील की ही एकमेव असते
तीच की परत दिली असता त्या कीसाठी आधी दिलेली व्हॅल्यू नव्या व्हॅल्यूने लिहिली जाते
एक व्हॅल्यू अनेक वेळा येऊ शकते
की कुठल्याही डेटा प्रकारची व्हॅल्यू साठवू शकते
हॅशचा सिन्टॅक्स असा आहे
पर्सेंटेज व्हेरिएबल नामे स्पेस इक्वॉल टीओ स्पेस कंस सुरू एंटर दाबा
सिंगल कोट के नामे सिंगल कोट स्पेस इक्वॉल टीओ ग्रेटर थान साइन स्पेस वॅल्यू कॉमा एंटर दाबा
सिंगल कोट के नामे सिंगल कोट स्पेस इक्वॉल टीओ ग्रेटर थान साइन स्पेस वॅल्यू एंटर दाबा
कंस पूर्ण सेमिकोलॉन आता हॅश डेटा स्ट्रक्चरचे उदाहरण पाहू
टर्मिनलवर जाऊन टाईप करा
गेडीत पर्ल्हाश डॉट पीएल स्पेस आणि एंटर दाबा
हे गेडीत मधे पर्ल्हाश डॉट पीएल ही फाईल उघडेल
स्क्रीनवर दिसणारा कोड टाईप करा
हा हॅश एका विषयामधे मिळालेले मार्क दर्शवतो
हे उदाहरण हॅशचा उपयोग दाखवते
आता हॅश प्रिंट कसे करायचे ते पाहू
आत्तापुरते मी हॅश कसा प्रिंट करते ते पहा
सविस्तर माहिती पुढील पाठात पाहू
Ctrl स् दाबा
फाईल सेव्ह करा
टर्मिनलवर जाऊन पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा पर्ल पर्ल्हाश डॉट पीएल आणि एंटर दाबा
टर्मिनलवर असे आऊटपुट दिसेल
थोडक्यात या पाठात आपण सँपल प्रोग्रॅमद्वार पर्लमधील स्केलर ऍरे आणि हॅश डेटा स्ट्रक्चर शिकलो
असाईनमेंट करू
स्केलर व्हेरिएबल घोषित करा
त्याला फ्लोट टाईपची व्हॅल्यू देऊन ती प्रिंट करा
रेड येलो आणि ग्रीन रंगाचा ऍरे घोषित करून तो प्रिंट करा
एम्प्लॉयी आणि त्याच्या डिपार्टमेंटसाठी हॅश ही व्हॅल्यू देऊन प्रिंट करा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
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
गव्हरमेण्ट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
हा पर्लवरील पाठ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते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
सहभागासाठी धन्यवाद